मोठ गार्डन आहे गार्डन स गार्डना समोर एक मोठासा बंगला आहे साइडी ला झाड आहेत एक बाई झाडू मारते खुपसा कचरा पडलेला आहे बसायला टेबल वगैरे आहे लहान लहान रान उगलेल आहे.

एक जिम आहे जिम मध्ये चार म बायका आहेत पुरुष आहेत लहान मुलं आहेत काळे पिवळे लाल अशे अ बलुन्स लावलेले आहेत आणि मूल खेळत आहेत जिम मध्ये आणि बायका पण आहेत तिथ बघायला आलेले.

रस्त्यावर लोक अ चाललेली आहेत. मोठ्ठ--

एक मोठीशी चर्च आहे चर्चा मधे लाल कलरचे कवल दिसतात आणि येशु ख्रिस्ताच ते चर्चामध्ये हे दिसतय क्रिस आणि आजूबाजूला झाडी आहेत.